कुठला? एखादा मला सांग ना movie कुठला चांगला आहे? मग त्याची जरा काहीतरी मला थोडं सांग म्हणजे बघायला मग. हां ठिक आहे. KGF सांग मग बघायला, तसा म्हणजे जर आवडला part one तू बघितलास ना तू पहिला?

हो ते तर आहेच.

तुला खूप वेडं आहे वाटतं picture बघायची?

KGF पण two पण बघून झाली तू?

अच्छा! असा आहे काय?

हो हो. बघेन. नक्की बघेन. आह मानावं प्राण्याची विकासाच्या दिसेल वाटचाल करणे चे निमित्त प्रयास चालू अं सत्ता मर्यादित सण धान संपत्तीच्या संधान संपत्तीच्या साहाय्याने आपल्या अमर्यादित गरजांची समाधान करण्यासाठी तो प्रयत्नशील असतो राष्ट्राच्या बाग तीत देखील असेच गाते देशाजवळ ची मर्यादित संसाधन सामग्रीक असेल त्याच्या साह्याने लोकांची गरजाची प्राप्ती करावी लागते म्हणून मानस देशाला उत्पादक साधनांच्या विकारासाठी तसेच लोकांची चांगली प प पातळी अं उंच उंच साठी कठोर प्रयत्न करावे लागतात त्या decision चे अं केलेल्या प्रयत्नात आर्थिक प्रयत्न मानले जाते हे प्रयत्न उत्पादन वृद्धी आणि लोकांची राहणीमान अं पातळी उंचावण्यास घेतून

शेती, उद्द्योग, व्यापार व पूरक सेवा विकासाची चिन्हे दास्तीत दास्ती प्रस्तुत पूस्तकात आपण भारतीय अर्थव्यवस्था तील या तिन्ही क्षेत्रांनी स्वतंत्र च समजली जातात ती पासून केलेल्या धरतीची अद्यान करणार आहोत हम्म हि प्रगती साधा अं साधा अं साठी भारत सरकारने अं जेव्हा जाणीवपूर्वक आणि पुर्ननियोजनातीत प्रयत्न केले आहेत मनाची आर्थिक विकास प्रक्रियेत शासनाची भूमिका अत्यंत महत्वाची असते स्वातंत्रोत्तर चार देशांपेक्षा आधिक काळात अनेक अडचणीत अं ए नऊ आर्थिक विकासाची अपेक्षा तर करण्यात सध्या भारतीन भारतीयाने नेत्रदीपक प्रगती केली आहे आणि आपण भारताच्या आर्थिक विकासाची प्रक्रिया अं त्या संधीची अं शासकीय अं धोरणे आणि अं प्रक्रियेतील अं समस्यांचा अभ्यास करणार आहोत भारतीय अर्थव्यवस्थातील योगदान भारत हा हि खेड्याची भुमी म्हणून ओळखली जाते सुमीर सुमारे साडे सात लाख पेक्षा किंचित भारतातून सुमीर अं बहतरर टक्के लोकसंख्या खेड्यात आहेत ता ग्राम वासियांची प्रमुख व्यवसाय शेती अथवा शेतीच्या संबंधित अशी पूरक व्यवसाय असतात म्हणूनच शेती हे भारतीय अर्थव्यवस्थांचे प्रभाव क्षेत्र मानले जाते भारतीय लोकसंख्यातील सुमारे सत्तर टक्के लोक लोकांना शेतीचं उपजीविकेचे साधन

देशाच्या अर्थव्यवस्थाचे एक वर्ष तीन कामगारांचे मूल्यांकन मध्ये राष्ट्रीय उद्यान होय एक आर्थिक वर्षाच्या काळात अं एखाद्दा अर्थव्यवस्था व्यवस्थांमध्ये जेवढा वस्तूत आणि सेवा उत्पदीत केल्या जातात पण त्याचे देशातील मूल्य हेच राष्ट्रीय उत्पन्न असते शेतीचे योगदान

भारतीय अर्थव्यवस्था शेतीचे अपेक्षा महत्व आणि यादकीती होते हे अं आकडे

राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ होणे नेहमीच भरले राहिलेले आहे मध्ये भारत हा वाद चौतीस टक्के असते असं होते त्यावर्षी सगळ्यामध्ये येथे राष्ट्रीय उत्पनाचे उत्पनातील भारतीय वाढ दोन टक्के अमेरिका तीन टक्के कॅनडा चार टक्के आणि ऑस्ट्रेलीया पाच टक्के एकात होते हा एकदा सुमारे असेच असाईही स्पष्ट होते कि आर्थिक विकासाच्या ठप्पा जितका घटत असेल तितका शेतीच्या राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ कमी असते भारताच्या अं लोकसंख्याचे व्यवजनकार वर्गीकरण केल्यास असे दिसते कि शेती आणि खूप काही पूरक उपक्रमामध्ये काम करण्यास लोकांना लोकसंख्येचे प्रमाण सुमारे सत्तर टक्के होते हे प्रमाण गेले नबे वर्षात जवळ जवळ स्थिर राहील आहे ग्रामीण लोक संख्येपेकि सुमार पंचात्तर टक्के लोकांच्या अं उपजिविकेत साधन शेती अथवा शेतीला पूरक अशा उपकरणातून असते शहरातून देखील उत्पादन प्रक्रिया आणि शेतीमाल खरेदी विक्री या सारख्या शेतीवर आधारित उपक्रमात अं होण्या प्रमाणात संशक्ती गुल शेती आहे देशातील बहुतेक अं उद्योग कच्च कच्च्या मालाच्या अं होण्यासाठी मुख्याने शेतीवर अवलंबून असते सुटी कापड ताग अं कागज कागद आणि अं साखर या साखरी उद्योग कच्च्या मालाच्या पूर्ण करण्यासाठी सर्व अं सर्व शहरी शेतीवर अवलंबून अस असतात हातमाग यंत्र माग कापूस पिजण्यास आणि त्यांच्या गादी

लघुकुटिर उद्योग प्रामुख्याने शेतीवर अवलुंबून आधारित आहेत वंदे मातरम या आपल्या महान राष्ट्रीय राष्ट्रगीत आपल्या देशांची सुजलाम सुफलाम अं असे केले आहे त्याच्या असा अर्थ आहे कि आहे कि हे या देशात हम्म मूलांक आणि मुबलक पाणी आणि सुपीक जमीन उपलब्ध आहे भारत भारताचाच तांदूळ गहु ज्वारी, बाजरी, मक्का कन्ना आणि आहे इत्याद विविध शेती अं घेतली जाते अं तसेच देशाला विविध प्रकारच्या रुचकर फळ आणि भाजी पण पिकवले जातो हो सर मी आपली काय सेवा करू शकते

सर आमच्याकडे सगळ्यात सुविधा मिळून जातील तुम्हाला पण तुम्ही कुठला अहवाल वगैरे केले आहेत का म्हणजे दुसऱ्या रुग्णालय चे

त्याचे काय तरी अहवाल वगैरे करावे लागतील आणि ऍडमिट करायची जर वेळ आली तर तशी आमच्याकडे सुविधा आहे तुम्हाला वॉर्ड पाहिजे असेल तर सामान्य वॉर्ड पण आहे खाजगी पण आहे अर्ध खाजगी पण आहे ते तुमच्यावर अवलंबून आहे तशा सुविधा पण आहे आणि काय असे विमा आहेत जर तुम्ही कोणते आरोग्य विमा वगैरे काढले असतील तर ते त्यांच्या निराकरण बसत असेल तर आपण आपली रुग्णालय ची सुविधा सुद्धा तुम्हाला देऊ शकते अहवाल तर तुम्हाला डॉक्टरच बाळाला चेक करून सांगतील की कोणते कोणते अहवाल करावे लागतील आणि ते सुद्धा आपल्या रुग्णालय मध्येच करून भेटेल तुम्हाला जर ब्लड चेक वगैरे सांगितलं किंवा आयसीजि सांगितली त्याच्या नंतर

सुविधा तसं करतात आपल्या इथं म्हणजे प्रायव्हेट ला प्रायव्हेट ला जर ठेवला तुम्ही तर मग तिथं एसि वगैरेची सुविधा आहे फॅन ची पण आहे त्यातल्या त्यात म्हणजे पूर्णपणे शांतता भेटू शकते तुम्हाला हॉस्पिटलमध्ये चोवीस तास पाण्याची म्हणजे फिल्टर पाण्याची सुविधा आहे त्यातल्या त्यात दोन टाइम टिफिन नाष्टा चहा त्याची पण सुविधा आहे फक्त एवढे आहे कि त्याचे चार्ज पे तुम्हाला पे करावे लागणार

सर मी तुमचं नाव आणि अपॉइंटमेंट लिहून घेते तसं तुम्ही डॉक्टर ला येऊन भेटा मग जस डॉक्टरांशी भेटल्यावर अपॉइंटमेंट झाली तर डॉक्टरांनी तुम्हाला ब्लड वगैरे चेक करायला लावला तर मग आपण इथं आमचा खाली राइट हॅन्ड साईड ला रूम आहे तास ब्लड ग्रुप चेक करण्याचं तुम्ही त्या साईड ला जाऊन फीस वगैरे पे करून ब्लड ग्रुप चेक करायच त्याच्यानंतर एक तासात तुम्हाला रिपोर्ट भेटतील मग ते रिपोर्ट डॉक्टरांना दाखवून मग डॉक्टर पुढची प्रोसेस तुम्हाला सांगतील काय करायचं ते सर तुमची डॉक्टर ची फीस तीनशे रुपये राहील त्याच्यानंतर जर ब्लड ग्रुप सांगितलं तर अडीशे रुपये ब्लड ग्रुप ची फीस राहील आणि ब्लड ग्रुप आणि युरीन दोन्ही सांगितलं तर चारशे रुपयात दोन्ही रिपोर्ट होतील बाळाला जर ऍडमिट करायचं म्हणलं तर तुम्ही जनरल वॉर्ड ला जर टाकलं सर तर बेड सहाशे रुपये बेड दिवसाप्रमाणे राहील आणि प्रायव्हेट ला जर टाकलं तर हजार रुपये प्रमाणे बेड दिवसाला राहील सर जनरल ला फरक हा येईल कि जनरल ला म्हणजे पाहिजे तसा बाळाला शांतता भेटणार नाही जनरल म्हंटल म्हणजे गोंगाट वगैरे तर राहिलच एकसोबत जनरल मध्ये आठ बेड असतात आक्खे म्हणजे पूर्णपणे प्रायव्हसी नाही भेटू शकत आणि बाळाला जशी पाहिजे तशी शांतता तर नाही भेटू शकत तिथं आवाज तर राहिलाच आणि प्रायवेट ला फक्त तुमचा एक तो प्रायव्हेट बेड राहील तिथं तुम्हाला टॉयलेट बाथरूम ची दोन्ही सुविधा राहील दिवसातून दोन टाईम झाडू मारायला पोचा मारायला तसा लहान मुलांसाठी प्ले सेक्शन पण आहे जास्त वेळ बाळ होताना एका रूम मध्ये बसून हो छोटे छोटे खेळणे आहे बाळांसाठी

सर मी आता तुमचा नंबर लिहून घेते आता तुमचं म्हणजे आता तुम्ही दोन तासानंतर बाळाला घेऊन येऊ शकता डॉक्टर भेटून जातील तुम्हाला आता तरी लंच टाईम आहे दोन तासानंतर अपॉइंटमेंट आहे हो सर आपल्याकडे एमडी डॉक्टरचे प्रोफेशनल स्टाफ आहे हो आपल्याकडे म्हणजे हे चेकिंग ला ओपीडीला सकाळी दुसरे डॉक्टर येतात आणि त्याच्यानंतर दोन वाजता परत एक ओपीडी होते तेव्हा पण सिनिअर डॉक्टर असतात आपल्याकडे आणि मंग नंतर संध्याकाळी सात वाजता अजून एकदा चेकअपला येतात डॉक्टर हो सर चोवीस तास डॉक्टर राहतील उपलब्ध तुम्हाला एनीटाईम केव्हाही गरज पडली तर डॉक्टर आहेत

सर जर जनरल घेतलं तुम्ही तर जनरलला मग एकच टॉयलेट बाथरूम आहे ते तुम्हाला आठ बेड असतात ना जनरल मध्ये तर ते आठ लोकांसोबत शेअर करावा लागे तर प्रायव्हेट ला जर घेतलं तर तुम्हाला फोटो प्रायव्हेट ला त्या रूम मध्येच तुम्हाला टॉयलेट बाथरूमची सोय आहे

आठ वाजता नाश्ता भेटतो आणि त्यानंतर चहा बिस्कीट बाळाला दूध

सर पेमेंट म्हणजे सर कॅश अवेलेबल आहे

हो सर मेडिसिन आपल्या हॉस्पिटलमध्येच उपलब्ध आहेत सर मेडिसिनचा विषय असा आहे सर जसं डॉक्टर तुम्हाला मेडिसिन लिहून देतील मग तुम्ही मेडिसिन आल्या की लगेचच्या लगेच तुम्हाला पैसे नाही

तेव्हा सुद्धा पे करू शकता आणि जर तुम्ही आमच्या हॉस्पिटलमधूनच मेडिसिन घेतले तर तुम्हाला मेडिसिन वरती दहा टक्के डिस्काउंट भेटेल

हो सर ऑफर आहे तुमचं हेल्प इन्शुरन्स आहे का सर जर हेल्थ इन्शुरन्स असतं तुमचं तर आम्ही जेवढे तुमचे बिल झाले तेवढे सगळे बिल आम्ही वरती पाठविला असतं आणि ते तेवढेच तेवढे पैसे आम्ही तुम्हाला वापस रिटर्न मिळवून दिले असते नाही सर आता काढला तर ती प्रोसेस व्हायला टाईम लागेल ना तुम्हाला बाळाला आता जर तब्येत जास्त खराब असेल तर आत्ताच्या आत्ता ऍडमिट करावे लागेल ना इन्शुरन्स राहिला असता तर तुम्हाला शंभर टक्के फ्री मध्येच झालं असतं ना त्या इन्शुरन्स ची प्रोसेस अशी राहील सर तुमचं तुमच्या वाइफ चा आणि बाळाचे फोटोज आधार कार्ड आणि तुम्ही जिथे राहतात तिथला रहिवासी दाखला असं लागेल आणि बस ते एक फॉर्म भेटतो तो फॉर्म फिलअप केल्यावर तुमचे डॉक्युमेंट जमा करायचे तुमचं पॅन कार्ड लागेल आणि त्याच्यानंतर ची प्रोसेस अप्लाय झाली तेव्हा प्रोसेस अप्लाय झाली सक्सेसफुल झाली तर तुम्ही त्या इन्शुरन्स मध्ये बसू शकतात

कोणता इन्शुरन्स सर हो सर सरकारी इन्शुरन्स चालतो हो सर सोनोग्राफीची सुविधा आहे ती पण आपल्या हॉस्पिटलमध्येच उपलब्ध आहे बाहेर जायची गरज नाही

हो सर चोवीस तास ॲम्बुलन्स ची सुविधा पण उपलब्ध आहे आपल्या इथे उपचार कशा पद्धतीने होतात उपचार नॉर्मली म्हणजे जसे इतर हॉस्पिटलमध्ये होतात तसंच आपल्याकडे पण आहे पण एवढे की बाळाला कोणत्याच गोष्टीचा त्रास नको व्हायला

आता रात्रीचा दोन वाजेचा टाईम आहे आणि बाळाला जर काही त्रास झाला तर त्या टायमाला सुद्धा तुम्ही डॉक्टरांकडे चेकअप करू शकता किंवा डॉक्टरांना बोलू शकता की असा असा प्रॉब्लेम होतोय त्या टायमाला तुम्हाला तात्काळ डॉक्टर अवेलेबल आहेत आपल्याकडे सर तुम्ही दोन तासानंतर येऊ शकतात मी तुमचा अपॉइंटमेंट लिहून घेते

नाही सर हॉस्पिटल पूर्ण आपलंच आहे म्हणजे तुम्ही आल्याबरोबर ना तुम्हाला पहिल्या मध्ये मेडिकल लागेल त्याच्यानंतर मेडिकल पासून तुम्ही फर्स्ट फ्लोर ग्राउंड फ्लोर ला आहे ना मेडिकल